तिथ एक दिसत आहे. तिला डोरी ने बांधलेल आहे. गोठ्या मध्ये ती आहे.

हा शाहरुख खान इथे उभा आहे इथे पूर्ण अंधारात --

ते आहे झीरो टू सेवेन सिक्स एका गाडी वर लिहिलेलय वन वन सिक्स आणि एका गाडीचा नंबर आ --